ह्या चित्रामध्ये मला खूप सारे प्राणी दिसत आहेत कुत्रा मांजर--

माणसं आह एन्जॉय करत आहेत खूप सारी मस्ती करत आहे तिथं व खूप सारे डीजे लावलेला आहे.

या चित्रामध्ये मला डेकोरेशन लावलेला दिसत आहेत आणि अ--

इथं लहान लहान मुलं आले डिज माणसं आणि सगळी झनज उ--

कपडे दिसत आहेत तिथे भिंत आहेत अनेक काचं डब्बे मांडलेले दिसत आहेत.

हजिरत बाबा सय्यद सा लिनी शहा रहमूद अल्ले हा लिहिलेला आहे हा मंदिर खूप मोठा आहे त्या--

अनेक रंगाचे पडदे लागलेले आहेत लाइटिंग लागलेले आहेत.

इथं साईड ला एक भाजी बनलेली आहे तिथं अह कैची--

हा एक शाळाचा स्टेज दिसत आहे या शाळे चं बी_डी वर्ल्ड स्कूल नाव आहे या शाळेत--

हा फार्महाऊस खूप सुंदर दिसत आहे.

सद्गुरुज मनुज ना माझी ये तीनो नंदकिशोर हा लिहिलेला आहे.

ब्लू कलर चा टी शर्ट वाला एक माणूसं येतं आहे. तिथं पार्किंग मध्ये एक सायकल वगैरे लागलेली--

हा एक खाली हॉटल सारखा दिसत आहे तिथं टेबल आहे खुर्च्या आहेत अनेक घरं दिसतात तीनच आहेत.

खूप सारे तिथं मोठे मोठे घर दिसतं आहेत. असा--

कुत्रा आणि हरिण रस्त्यावरून जात आहेत.

या रस्त्याच्या बाजूला खूप मोठा जंगल दिसत आहेत त्या रस्त्याच्या बाजूला लहान लहान झाडं घास झु--

रंगलेला आहे त्याची सजावट खूप सुंदर दिसत आहे इथं अनेक याच्या आजूबाजूला अनेक माणसं दि दिसत आहेत .]

इथं खूप मोटान ओटा लागलेला आहे आम्ही तिथं स्वयंपाक करू शकतो.

तो ओटा खूप छान दिसत आहे आणि खूप मोठाही आहे.

इथं सात मानून माणूस बसलेले आहेत तीन माणूस बसलेले आहेत आणि त्यांच्यामागे चार माणूस उभे झालेले आहेत ते फोटो काढत आहेत.

इथं खूप मोठा हॉल दिसत आहे तिथं पाच फॅन आहेत .

इथं रंगीबेरंगी कलरचे गद्दे लागलेले आहेत .

हि एक खूप मोठी बँक आहे इथं आम्हाला अनेक कॉलेज फी भरता येते अनेक पैसे काढता येते इथं दोन माणूस उभे आहे.

अक्सेरिज बी आहे युनीकिऑन कम्प्युटर इन्स्टीट्युट बी आहे .

ट्रॅक ही आला आहेत एक साईड मध्ये टेम्पो ह उभी आहे.

इथं खूप सारी मोबाईल दिसतात टंगलेले इथं एक आह चार्ज चार्जरही आहेत त त्याम--

त्या मोबाईलचे त्या खुर्चीवर एक टॉवेल आहे.

इथं एक खुर्ची आहे तिथं चार पाच माणूस सजावट करून राहिले .

त्याच्याजवळ एक माणूस आहे तो चायचा कप --